लिबर ऑफीस मठ वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत
या ट्यूटोरियल मध्ये आपण सेट ऑपरेशन्स लिहीणे क्रमांका द्वारे फॅक्टोरियल्स आणि क्रॉस रेफरन्स समीकरण लिहीणे शिकू
या साठी चला सर्व प्रथम आपण मागील ट्यूटोरियल मध्ये तयार केलेले राइटर डॉक्युमेंट उदाहरण mathexample1ओडीटी उघडू
येथे चला डॉक्युमेंट्स च्या शेवटी जाऊ आणि नवीन पेज वर जाण्यासाठी कंट्रोल Enter दाबु
आणि सेट Operations टाइप करून दोन वेळा Enter दाबा
आता मठ उघडू
पुढे जाण्यापुर्वी फॉण्ट साइज़ 18 पॉइंट पर्यंत वाढवू
अलाइनमेंट लेफ्ट मध्ये बदला
चला आता सेट ऑपरेशन्स लिहीणे शिकू
मठ कडे सेट निर्देशित करण्यासाठी एक वेगळे मार्कअप आहे जे निराळ्या एलिमेंट्स चे एकाकीकरण आहे
स्क्रीन वर दर्शविल्या प्रमाणे फॉर्म्युला एडिटर विंडो मध्ये 4उदाहरणाचा सेट लिहुया
सेट आ मध्ये 5 एलिमेंट्स आहे
सेट बी सेट सी आणि सेट डी इक्वॉल टीओ 6 एंड 7 प्रत्येकी दोन एलिमेंट्स सहित आहे
सेट्स च्या कंसा साठी आपण ल्ब्रेस आणि आरब्रेस मार्कअप चा वापर करू शकतो
आपण युनियन्स आणि इंटरसेक्शन्स प्रमाणे सेट ऑपरेशन्स लिहु शकतो
सर्व प्रथम युनियन ऑपरेशन लिहु
बी युनियन सी साठी मार्कप आपण वाचल्या प्रमाणे समान आहे
रिज़ल्टिंग सेट 1 2 6 4 आणि 5आहे जे दोन्ही सेट्स मध्ये सर्व निराळ्या एलिमेंट्स ना समाविष्ट करते
पुन्हा इंटरसेक्शन ऑपरेशन साठी मार्कअप आपण वाचल्या प्रमाणे समान आहे
इंटरसेक्शन दोन्ही सेट्स मधून केवळ समान एलेमनट्स समाविष्ट करते
बी इंटरसेक्शन डी चा निष्कर्ष 6 आहे
आणि आपण असेही लिहु शकतो सेट सी सेट आ चा सबसेट आहे
सी मधील सर्व एलिमेंट्स सेट Aमध्ये आहेत
यासाठी मार्कप आहे सी सबसेट आ
येथे तिसऱ्या आयकॉन वर क्लिक करून तुम्ही एलिमेंट विंडो च्या शोधद्वारे अधिक सेट ऑपरेशन्स लिहीणे शिकू शकता
व्ह्यूग्ट एलिमेंटसगत सेट ऑपरेशन्स वर जा
आता आपल्या कार्यास सेव करू
फायलेग्टसेव्ह वर क्लिक करा
चला आता फॅक्टोरियल फंक्शन्स लिहु
आपण जे तीन सूत्र थोडयाच वेळात लिहिणार आहोत त्यासाठी 1ते 3पर्यंत क्रमांक नेमुन देऊ या
हे आपणास राइटर डॉक्युमेंट्स च्या आत कुठेही त्यास क्रॉस referenceकरण्यास मदत करतील
चला राइटर ग्रे बॉक्स च्या बाहेर तीन वेळा क्लिक करून नवीन पेज वर जाऊ
कंट्रोल Enter दाबा
फॅक्टोरियल Function टाइप करा आणि दोन वेळा enter दाबा
आपल्याला मठ उघडणे माहीत आहे
परंतु राइटर मध्ये मठ ऑब्जेक्ट उघडण्याची आणखीन एक पद्धत आहे
या साठी राइटर डॉक्युमेंट वर केवळ एफ न् लिहा आणि एफ3 दाबा
आता आपण नवीन मठ ऑब्जेक्ट ई इस इक्वॉल टीओ एम सी स्क्वेअर्ड eएम2 आणि त्यासह उजव्या बाजुवर कंसात क्रमांक 1पाहत आहोत
याचा अर्थ आपण हा फॉर्मुला या डॉक्युमेंट्स मध्ये 1 क्रमांका साहित कुठेही क्रॉस रेफरेन्स करू शकतो
हे कसे करता येईल या बदद्ल आपण नंतर सविस्तर पणे शिकू
आता मठ ऑब्जेक्ट वर डबल क्लिक करू
फॉरमॅटिंग करा
फॉन्ट साइझ 18 आणि लेफ्ट अलिग्नमेंट
ठीक आहे आता फॅक्टोरियल साठी उदाहरण लिहुया
फॅक्ट मार्कप फॅक्टोरियल चिन्ह दर्शित करते
चला तर आमच्या सह सध्याचे सूत्र पुन्हा लिहा 5 फॅक्टोरियल 5 इंटो 4 इंटो 3 इंटो 2 इंटो 1 120
येथे मार्कअप पहा
येथे नवीन मठ ऑब्जेक्ट मध्ये आपले पुढील सूत्र लिहु
या साठी सर्वप्रथम राइटर ग्रे बॉक्स च्या बाहेर तीन वेळा क्लिक करा
या पेज च्या शेवटी जाण्यासाठी डाउन एरो की दोन किंवा तीन वेळा दाबा
दुसरा मठ ऑब्जेक्ट उघडण्यासाठी एफएन टाइप करा आणि एफ3 दाबा
पुन्हा आपण फ़ॉरमॅटिंग ची पुनरावृत्ती करू
आणि फॅक्टोरियल definition सहित सध्याचे सूत्र पुन्हा लिहु
न् फॅक्टोरियल इस इक्वॉल टीओ प्रोड फ्रॉम के 1 टीओ न् ओएफ के
लक्ष द्या प्रोड मार्कअप जे निष्कर्ष दर्शवित आहे समेशन साठी सिगमा च्या समान आहे
आता अगोदरच्या दोन प्रमाणे तिसऱ्या मठ ऑब्जेक्ट सह परिचित होऊ
आणि स्क्रीन वर दर्शविलेल्या दोन कंडीशनल सूत्रा प्रमाणे फॅक्टोरियल डेफिनिशन पुन्हा लिहु
लक्ष द्या बिनोम मार्कअप जे दोन घटकांचे उभे ढीग दर्शविते आणि अधिक चांगल्या अलाइनमेंट सहित मदत करते
आता आपण पाहु की या सूत्रास आपण क्रॉस रेफरन्स कसे करू शकतो
या साठी नवीन पेज वर जाऊ
आणि अन एक्झाम्पल ओएफ फॅक्टोरियल इस प्रोव्हाइडेड here टाइप करा
आता इन्सर्ट मेन्यू आणि क्रॉस रेफरन्स वर क्लिक करा
नवीन पॉपअप मध्ये टाइप सूची मधून टेक्स्ट निवडा
नंतर सिलेक्शन सूची मधील पहिला आइटम जे आपण लिहिलेले पहिले सूत्र दर्शवित आहे त्यास निवडा
आता इन्सर्ट रेफरन्स टूल सूची मधून रेफरन्स निवडा आणि एकदा इन्सर्ट आणि क्लोज वर क्लिक करा
कंसात असलेला क्रमांक 1आपल्या टेक्स्ट च्या पुढे दिसेल
आपण हे केले आहे
या क्रमांका वर क्लिक करून यास टेस्ट करू
आणि लक्ष द्या कीआपण लिहिलेल्या पहिल्या सूत्रा च्या स्थानावर कर्सर आलेला आहे
तर अशा प्रकारे आपण राइटर डॉक्युमेंट्स च्या आत कुठेही सूत्र क्रॉस रेफरन्स करू शकतो
आता आपल्या कार्यास सेव करू
येथे मठ संदर्भित काही लिंक्स आहेत
libreofficeओआरजी डॉक्युमेंटेशन लिंक वरुन डाउनलोड करा
तुम्ही मठ वरील अधिक माहिती साठी खालील वेबसाइट ला भेट देऊ शकता
helplibreofficeorgमठ आणि शेवटी तुमच्या साठी येथे असाइनमेंट आहे
राइटर डॉक्युमेंट चा वापर करा
या ट्यूटोरियल मधील उदाहरणाचा सेट वापरुन160 आ युनियन इस इक्वॉल टीओ युनियन Cतपासा
आ माइनस Bचा निष्कर्ष लिहा
आणि राइटर डॉक्युमेंट मध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या फॅक्टोरियल सूत्रास क्रॉस रेफरन्स करा
हे ट्यूटोरियल येथे संपत आहे
संक्षिप्त रूपात आपण सेट ऑपरेशन्स लिहीणे क्रमांका द्वारे फॅक्टोरियल्स आणि क्रॉस रेफरन्स समीकरण लिहीणे शिकलो
स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे तल्क टीओ टीचर चा भाग आहेयासाठी अर्थसहाय्य ठे नॅशनल मिशन ओन एज्युकेशन थ्रॉग आयसीटी एमएचआरडी गव्हर्नमेंट ओएफ इंडिया यांच्या कडून मिळाले आहे
हा प्रॉजेक्ट contactspoken tutorialorg द्वारे समन्वित आहे
या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
spoken tutorialorgnmeict इंट्रो या टयूटोरियल चे भाषांतर आवाज कविता साळवे यानी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे
सहभागासाठी धन्यवाद